या चित्रामध्ये एक दगडाची एतिहासिक इमारत दिसत आहे इमारतीला एक मोठा दरवाजा आ --

टू व्हीलर गाडी दिसत आहे त्याच्याच बाजूला सीमेंट च्या विटा ठेवलेल्या दिसत आहे.

या चित्रामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे तिच्या खालील सिंहासन हे पांढऱ्या रंगाचे आहे.

या चित्रामध्ये गणपतीची मूर्ती दिसत आहे ही मूर्ती श्री तुळसीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे येथील आहे.

पायऱ्या चढण्यासाठी दिसत आहेत कडेला लोखंडी गेट आहे.

हे एक एसटि स्टँड चे चित्र आहे एसटी स्टँडमध्ये चार बस लागलेल्या आहेत.

इमारतीच्यावरती पत्रा लावलेला आहे इमारतीच्या बाजूला हिरवीगार झाडे दिसत आहेत.

हे एक लाल निळ्या रंगाच्या ड्रॅगन रेल्वे चे चित्र आहे.

डिझेल डिझेल असे लिहिलेले आहे त्याच पट्टीवरती दोन नंबर आकडा टाकलेला आहे.

त्यांच्या पाठीमागे तीन खुर्च्या दिसत आहेत.

एकूण बारा पुरुष उभे आहेत.

कुंड्या दिसत आहे इमारतीच्या बाजूनी हिरवीगार झाडे दिसत आहे परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे.

स्टेज वरती एक मुलगा बसलेला आहे स्टेजच्या खाली दोन व्यक्ति उभे आहेत.

या चित्रामध्ये एक झाडाचे खोड दिसत आहे खोडावरती एक मुलगा उभा आहे त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट --

एक लेडीज पायऱ्यावर बसलेली आहे एक माणूस पायऱ्या उतरत आहे.

ग्रीन कलर ची साडी घातलेली माहिला दिसत आहे मागच्या साइड ला भिंतीवरती नक्षी काढलेली दिसत आहे.